व ते योगा करताना दिसत आहेत त्यांच्यासोबत--

बहोत दूर दूर डोंगर ही आहे.

छान निसर्ग वातावरण दिसत आहे.

व त्या घराला खूप साऱ्या खिडक्या आहेत.

व बाजूला मोटार सायकलही दिसत आहे.

बेडशीट ही दिसत आहे आणि --

ह्या सोबत पाणी दिसत आहे.

व त्यात दोन माणसं ही दिसत आहेत.

व काही प्रवासी जाणारे दिसत आहे.

इथे आपल्याला ट्रॅव्हल बस दिसत आहे.

जवळ एक माणूस उभा दिसत आहे.

व त्या मॉल मध्ये वेगवेगळे कपडे दिसत आहे.

बॅग विकत आहे व दुसऱ्या दुकानात स्वेटर दिसत आहे.

व दिसत आहेत व खूप सारे--

बाजूला कपडे टाकलेले दिसत आहेत.

इथे आपल्याला एक जिम दिसत आहे.

इथे आपल्याला एक बँक दिसत आहे.

इथे आपल्याला कपड्याच दुकान दिसत आहे.

व पाने ही दिसत आहे आणि--

खूप सारे टेबल दिसत आहेत आणि--

व त्याच्या जवळ एक ट्रक हि दिसत आहे.

आणि खूप सारे मोठे रस्तेही दिसत आहे.